या झूमर मधे वेग वेगले लाइट आहे जेवढे लाइट तेवढे झूमर चा प्रकाश जास्त असे वेग वेगल्या प्रकारचे झूमर या मधे आहे.

चित्र मी बघत आहे ते चित्र एका पाळण्याचे आहे ज्या वर मोराच्या आकराचा हा पाळणा आहे.

अ फूलानी हा पालना सजावलेला आहे अतिशय सुंदर असा हा पालना दिसत अ--

चित्र आहे ते एका मस्जिद चे आहे मस्जिद चा मीनार हा अतिशय उंच असा मीनार आहे.